कलर दिलेला आहे पिवळा आणि दोन तीन माणसे उभी दिसत आहेत पत्र्यांच शेड दिसत आहे झाड आहे.

इलेक्ट्रिक ची तार दिसत आहे आणि वरती माणसे शीडी लावून चढलेले आहेत.

एक हॉस्पिटल दिसत आहे जमुनाबाई नेम--

असे दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या ठेवलेल्या दिसत आहेत.

बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंगला दोर लावलेला आहे शेजारी झाड दिसत आहे भगवा कलर दिसत आहे.

वाकलेला आहे आणि घडयाळ दिसत आहे फॅन दिसत आहे पंखे सुद्धा दिसत आहे कपाटे दिसत आहेत.

मस्जिदला हिरवा कलर दिलेला आहे पांढरा दिसत आहे आजूबाजूला--

आणि जाळी छोटी मोठी दिसत आ--

पेट्रोल पंप दिसत आहे पेट्रोल पंप निळा दिसत आहे लाइट सुद्धा लावलेली आहे.

झाडे दिसत आहे आणि काही व्यक्ति बसलेले आहे.

आणि शेजारी छोटे छोटे झाड दिसत आहे.

एक दुर्गा देवीच मंदिर दिसत आहे आणि मंदिरामध्ये--

आणि खालती बिस्कीट चे पुडे ठेवलेले आहेत.

आणि खूप छान दिखत आहे.

हे एक तलाव दिसत आहे आणि त्या तलावाच्या बाहेर--